आणि त्या नंतर तुम्ही मुख वाचन चांगल्या पद्धतीने करू शकता. पुढे आहे लेखन लेखन हे शेवटची पायरी आहे शिखरभूत कौशल्य यामध्ये तीन प्रकार आहेत अनुलेखन दुसरं आहे श्रुत लेखन आणि तिसर आहे गती लेखन.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 करत नाही. पण ज्यांनी कॉप्या केल्या त्यांनी काय केलं? बघितल लिहील बघितल लिहील, बघून लिहिणे याला म्हणतात अनु लेखन. समोर दिलेला घटक पाहून लिहिणे याला म्हणतात अनु लेखन. बरेच लोकांनी केली नाही, लिहून करतात ते. बघून वाचून बघायच आणि पाहून लिहायचं पाहून लिहीन म्हणजेच अनु लेखन.

समोरचा सांगतो आपण ऐकून लिहितो. मग ऐकून केलेलं लेखन श्रुत लेख पाहून केलेलं लेखन अनु लेखन आणि गती लेखन म्हणजे काय अत्यंत महत्वाच गती लेखन वर प्रश्न आलेला आहे.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 तुम्हाला एक ठाराविक वेळ दिला जातो एक तासाचा paper आहे, एक तासामध्ये तुम्हाला लिहून काढाव लागतं. पण एक तासामध्ये जर तुम्हाला लिहून झाल नाही तर तुमचं गती लेखन खराब आहे. speed ने लेखन करायचं, गतिमान लेखन, हाय ना! दिलेल्या वेळेत लेखन पूर्ण करणे याला पण काय म्हणतात गती लेखन. अश्या पद्धतीने भाषा विषयक कौशल्याच हे शिखरभूत कौशल्य आहे. भाषा कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्हाला पाच पायऱ्यातून जाव लागतं. पहिली आहे श्रवण दुसरी संभाषण तिसरी आहे भाषण चौथी वाचन पाचवी लेखन. पण पायाभूत कौशल्य कोणतं? श्रवण याच्यामध्ये तीन दोष. अश्रवन, अप श्रवण, अर्ध श्रवण. अश्रवन म्हणजे न ऐकणे, अप श्रवण म्हणजे चुकीच ऐकणे, अर्ध श्रवण म्हणजे काय? अर्धवट ऐकणे. हे दोष जर आपण सोडले तर आपण चांगल श्रवण करू शकतो आणि श्रवण चांगल झाल की आपल संभाषण चांगल होतं. मग संभाषण म्हणजे काय? स्वतःशी केलेलं बोलन, स्वगत केलेले बोलणे स्वतःशी केलेले बोलणे किव्वा इतरां सोबत केलेला संवाद दोन व्यक्तितला संवाद संभाषण आहे. भाषण गटासमोर, अनेक लोकांसमोर, समूहासमोर केलेलं बोलन भाषण आहे. त्या नंतर वाचन मोठ्या आवाजात वाचलेलं प्रकट वाचन, आवाज न करता केलेलं वाचन मुख वाचन. शेवटचं लेखन. लेखन मध्ये तीन प्रकार आहेत. अनु लेखन, श्रुत लेखन, गती लेखन. अनु लेखन म्हणजे पाहून लिहिणे, श्रुत लेखन म्हणजे ऐकून लिहिणे आणि गती लेखन म्हणजे दिलेल्या वेळेत केलेल लेखन. अश्या पद्धतीने भाषा विषयक कौशल्याचा या किती पायऱ्या होत्या? किती? पाच पायऱ्या होत्या. ठीक आहे.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

बारा वाजत आलेले आहेत, तुमचा वेळ आता जास्त घेणार नाही. आज मी थांबतोय, पुढचं lecture उद्या इथून पुढे continue होईल. तर channel ला like केलं नसेल video ला like केलं नसेल like करा. subscribe केलेलं नसेल subscribe करा. आणि सर्वांना सांगा की बारा वाजता lecture संपत त्यामुळे अकरा ते बारा या वेळेत रोज lecture करायच आहे. lecture संपल्या नंतर ते तुम्हाला live दिसणार नाही पोरांनो

काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला comments करून सांगा. माझा number मी तुम्हाला दिलेलाच आहे. श्यांशी अठ्ठ्यानौ चौऱ्यानौ चाळीस एक्यान्नौ या number वर तुम्ही मला संपर्क करू शकता. message करू शकता call करू शकता. ठीक आहे, तर तुमचे काही suggestions असतील, काही अडचणी असतील, काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर तुम्ही मला message करू शकता. मी तुमच्या प्रत्येक comment चा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

आपल मार्गदर्शन मला खूप उपयोगी पडत आहे. धन्यवाद madam मला खूप आनंद होतो की माझ तुम्हाला मार्गदर्शन उपयोगी पडत मनापासून आनंद होतो.

class मोफत आहे का sir रोज? तुम्ही आत्ता live आला आहात, या बद्दल मी तुमच्याकडून पैसे घेतलेत का? मग तसाच तुम्हाला सर्व live भेटणार आहे फुकट भेटणार आहे बाबा सर्व मोफत भेटणार आहे मी फक्त एवढीच अपेक्षा करतो की बाहेर फिरू नका आपल्याच घरी बसून खा. online lecture घेण्याच एकच कारण आहे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 आणि जर घरात राहायचं असेल तर अभ्यासात खंड पडू द्यायचा नाही, अभ्यासात सातत्य ठेवण गरजेच आहे, म्हणून मी तुमच्या सोबत आहे. शिकवण्या बद्दल काही शंका असतील, काही समस्या असतील, समजत नसेल काही तुमचे अडचणी असतील तर तुम्ही मला सांगू शकता. तुमच्या comments मी वाचतोय sir departmental PSI साठी batch घेता का? मी तुम्हाला परत सांगतो आहे मराठी व्याकरण महाराष्ट्रातील कुठल्याही ज्या ज्या परीक्षा होतात जाच्या जाच्यात मराठी व्याकरण आहे

जे व्याकरण तुम्हाला परत कुठल्याही परीक्षेमध्ये असलं तरी येणार म्हणजे येणार. शंभर टक्के तुम्हाला मराठी व्याकरण जमलं पाहिजे. sir माझ्या group वरील सगळ्या विद्यार्थ्यांनी lecture बघितले त्यांच्याकडून आपणास फार फार शुभेच्छा आणि धन्यवाद. हे course किती दिवसांसाठी आहे sir पूर्ण course असणार ना free? हे बघा, माझा प्रयत्न आहेच.

hello हां Good afternoon. हां, काय चालू आहे काहींनी बस लेली होती बसता बसता थोडं अह TV बघत होती. अच्छा झालीत काम झालीत पूर्ण. हो झालीत आता झाली थोडं वेळा आधी . थोडं काम काम आहे कळण थोडं वेळा . बरोबर

नाही ते आता सध्या Cricket विषयी थोडी माहिती जी आहे ती बातमी आहे त्या बघत होती हां बरोबर आता I. P. L सीजन चालू आहे ना? हो बरोबर आहे . काळ सुरु आहे . हो का मला IPL पेक्षा नाझी आधी चे सामने होते ना ते ते खूप आवडायचे आहेत. म्हणजे आता कसे हे चालू असतात, चालू असतात एवढा interest वाटत नाही पण मला आधी खूप वाटाय चं. अच्छा. Cricket तुमचा आवडता खेळ का?

जेव्हा ते अह म्हणजे TV वर पण ते एक क्रिया आहे. खो खो चे सामने वगैरे यायला कबड्डी वगैरे नाही तसं काही यायला लागले होते मी ते पण बघाय ची. अच्छा मग त्या बद्दल मला. Cricket कडे कसा Cricket घरी माझी अह म्हणजे वडील माझे दोन्ही भाऊ हे खूप cricket बघाय चे. नाते Cricket चे सामने बाकी आणि असं केलं मी तसं केलं मग तसं बघता फक्त मला पण आवड निर्माण झाली . मी पण बघाय ची मग म्हणजे अह कधी कधी तर असं व्हाय चं की नाही आता सामना आहे माझं काय काम आहे राहिले ते लगेच करून घ्यायचं project करून घ्याय चा आणि मग बघायला बसायचं म्हणजे एवढी Cricket ची आवड होती. मला बघाय ची एवढी की आता पण आहे पण तेवढी नाही त्या level ची ती असाय चं की नाही काही म्हणजे जर एखाद्या वेळी भारत जिंकला नाही, भारतीय संघ हारला वगैरे तरअसा सव्हताला साठी लागेल ची विचार करत बसाय ची अरे काय झालं असेल ते catch मध्ये बघायला पाहिजे. हो चालेल पाहिजे. त्यांनी व्यवस्थित खेळायला पाहिजे होतं आता run out व्हाय ला नको होतं तर हें मग सतत माझ्या डोक्या मध्ये फिरत राहाय चे या सर्व गोष्टी. अच्छा हां Cricket तर तसा खेळ मला आवडतो पण मी काही जास्त वेळ नसल्या मुळे कामा मध्ये busy असल्यामुळे काही बघत नाही पण आता हा IPL चालू आहे पण ते पण बघायला एवढा वेळ मिळत नाही आणि सगळे सामने संध्याकाळी असतात आणि संध्याकाळी काय माझा office असतो संध्याकाळ तर काही वेळच मिळत नाही ह्या वेडेस Call केला नाही तर काय माझा Office चार त्यानंतर चालून जातं मग काय त्याच्या तच काम असतं म्हणून. हां म्हणजे म्हणजे आह आधी चे होते. सेहवाग द्रविड किव्हा सौरभ गांगुली सचिन चा खेळ खूप आवडायचा. मला छळायचे. म्हणजे तेव्हा

अह मग ते कसं खेळता त्यांची म्हणजे खेळण्या ची शैली कशी आहे, कशी खेळतात, कशाप्रकारे bowling करतात, batting करतात हे सगळं माहिती होतं. आता तर मला भारतीय संघा म्हणजे अह

आणि तरच होती तेजश्री पाकिस्तान सोबत पूजा बोलते हा लेकी जाऊन त्यांचे घर खोडायचे, त्यांच्या पडाय चे तुकडे झाडा चे TV स्वतः च्या पाकिस्ता फुलाय चे आणि खोल craze लोकांना आता ipl मुळे थोडं मला असं वाटते तेवढा level तुम्ही राहाय ला बसावे तर सर्वच बघतात. आणि पन्नास over पर्यंत तुम्हाला बसून राहाय ची गरज पुणे TV समोर वीस वीस over खेळले आणि संपलं हे एक चांगलं आहे मला . बस काही दिवसांनी दहा दहा over ची match येयाला नको आता पूर्वी पेक्षा Cricket फार वाढले म्हणजे पूर्वी अं मला वाटतं वर्षा तून तीन ते चार सामने राहाय चे . आता तर IPL आल्या मुळे वर्षभर Cricket चालू असतो आणि सगळे player आहे त्याच्या तच busy असतात. Cricket मध्ये

मला अजूनही Cricket आवडतो पण कसं आहे की वेळ नसल्या मुळे बघत नाही. आणि पूर्वी चे खेळ होते ते पण कसं वाटतं की म्हणजे एकदम जीव लावून खेळतात. Cricket साठी आणि आता तर असं झालं की प्रत्येक दोन महिन्या नंतर तीन महिन्या नंतर कुठे ना कुठे matches चालू आहे. Cricket च्या तर असं कधी कधी वाटतं की खेळ आहे. फक्त म्हणजे पैसे कमाई साठी खेळतात. देशा साठी कमी ते स्वतः साठी जास्त खेळतात . हां, आता IPL म्हणजे काय? देशा साठी ती नाही चालेल ना? IPL . हां, IPL म्हणजे काय आहे? स्वतः साठी स्वतः साठी किंवा एखाद्य्या

आणि . आम्ही सगळे जो हे करेल आहे त्यानुसार आहे. ठीक आहे म्हणजे Cricket आपल्या देशा मध्ये एवढा बघितला जाते त्यानुसार ठीकच आहे ते. आह पण यातून एक चांगली गोष्ट अशी झाली ना की जे खेळ होतात ज्यांना अह भारतीय team मध्ये म्हणजे जागा नाही मिळण्या साठी त्यांच्या साठी हा म्हणजे एक चांगलं. अं आहे. हो सदी मिळाली येताना किंवा त्यांना आपला खेळ दाखवता ते लोकांसमोर आणता येतात तर पहिले फार कमी लोक असे होते जे भारतासाठी खेळू शकत होते आणि बाकी चे फक्त म्हणजे प्रयत्न करत राहाय चे पण त्यांना कधीच म्हणजेच chance आहे. त्यामुळे आपण याच्या IPL through असं झालं की प्रत्येका ला तो खेळायचा chance मिळतोय. Cricket

आह म्हणजे त्यांचे कौशल्य इतरांना ही पाहायला मिळतो. त्याचे काय skill आहेत, कसे खेळतात आणि खूप IPL बघून पण त्याचा performance चांगला असेल तर परत संधी मिळते. आणि ते घरी बसून राह्तनाई आणि IPL मुळे कसं झालेलं आहे जे commentator आहे अं जेव्हा जे बोलता त्यांच्या विषयी जें तें तें आहे. वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या लोकांना फक्त खेळच नाही. म्हणजे तर वेगळे संधी पण त्याच्या मध्ये मिळालेले आहेत . आता म्हणजे आधीच Cricketer होती तर पठाण बघा किंवा अह इरफान पठाण आहे ते इतर खेळी खेळाडू आहेत जे अं इतर team म्हणजे आह हे करतात इतर कामे करतात फक्त खेळ न करता त्याच्या साठी पण चांगल्याच खूप झालेले आहे . हो तशी तुमची कोणती आवडती team आहे I. P. L ची. अह IPL ची माझी मुंबई. हा नाही मुंबई इंडियन्स मलाही आवडतात. अह पण आता काय की आता बघा होत नाही म्हणून काय एवढं आता काही एवढं लक्ष राहत नाही त्याच्याकडे तुम्ही बघितलं आहे. काही आता हल्ली च्या काही match बघितले का मग? नाही हल्ली एवढा matches बघितले नाही. पण मला जर कुणी विचारलं तुझा आवडता खेड कोणता तर मी नेहमी Cricket बोलते आणि बोलतो म्हणजे actually मला तो आवडतो मला आणि परत ही आहे की आधी खूप म्हणजे एकदम जवळ होता. आधी पासून तर त्याच्या मध्ये त्याच्या मध्ये अजून खूप जास्त आहे आह म्हणजे काई Cricketer आहेत जे आता खूप आवडतात त्यांचा खेळ बघायला खूब आवडतो. होआव तुम्हाला दरवेळी तुम्हाला खूप आवडायचं. मला गांगुली म्हणजे एकदम असं बघाय ची ते Out व्हाय ला पाहिजे. व्यवस्थित खेळायला पाहिजे असं आह अह जे आह कैफ वगैरे तर मग मोहम्मद कैफ वगैरे ते पण तुम्ही आहेत अशी Cricket ची खूप छान खेळत एकदम जीव लग करायची म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढा देशा साठी खेळताना खूप प्रयत्न करायची. कपिलदेव किती छान खेळायचे आहे असे भरपूर आहेत. सांगायचं झालं तर मग असं धोनी चा खेळ चा मग मध्ये मध्ये आह किती तरी अशी Cricket खूप छान अह मला आणखी baller होता. तो खूप चांगल्या आता आठवत नाही मला जाय चं पण. . शी नाही आणखी खूप सारी होते. अच्छा. आह हरभजन सिंग च्या bowling करायचा. . तुव्ही eighty three movie बघितली गाजी Cricket वर आहे. कपिल देव ची मूव्ही कपिल देव ची हो . हा world cup ची मस्त movie आहे पण ती बघितली म्हणजे Cricket ला त्यांनी एवढय़ा चांगल्या रीतीने present केले त्या movie मध्ये. तर फारच छान. हो चालेल. Cricket खूप छानहा आणखी परत झी हे अह आहे धोनी ची movie होती पण छान आहे Cricket ला पण एवढच Cricket ला नाही तर धोनी वरच आहे ती तर त्याच्या मुळे ते त्यांना पण खूप छान अह सचिन तेंडुलकर ची पण movie आली होती Cricket वर ह ती ही बघितली ती म्हणजे. आह ती मी तर नाही बघितली आता. पर्यंत म्हणजे

आणि फक्त cricketer आहे आता समजा मलिंगा ची काय होतो? जेव्हा तो balling करायचा ना. मग इतकी भीती वाटाय ची इतकी भीती वाटाय ज्या प्रकारे तो ball टाकतो आणि ज्या प्रकारे तो balling करतो असा वाटे कुणाचातरी डोकं काळू फुटणार हे नक्की. तोंड फुटेल डोकं फुटेल काही तरी फुटणार आहे ते.

ते bowling करायची तुम्हाला फरक भरती व्हाय ची कुणा लाच लागला . हो नाही तो ब्रेट ली जो baller आहे. आपला हा? याचा ऑस्ट्रेलिया

. हा ricky ponting. त्यावेळी बरोबर.

ऑस्ट्रेलिया आणि अं दक्षिण आफ्रिके ची match ज्याच्यात चार स पेक्षाही जास्त Run काढले होते. ऑस्ट्रेलिया आणि final match होता

आम्ही सगळे इंडिया इंडिया जातात. match आणि कधी कधी जो Super वर असतो तेव्हा तर गाव म्हणजे खूप ओवर बघायला आणि last पण त्यासाठी नाही कोण जिंकेल हे माहिती नसते आणि जेव्हा कधी दिवस असतात की दहा ball आहे वीस run काढाय ची आहे. पण पंचविस run काढाय ची आहे. हो. तेव्हा खूप बस मध्ये आणि जेव्हा world cup काय ला होता त्यांनी खूप six मारले होते आपल्या cricketer. . हां, हां हां.

. पण मला अजूनही ती cricket तीच match चा फार आवडते आह ऑस्ट्रेलिया ची आहेत. दक्षिण अफ्रीका ची जीचात हर्षल मी आह एक से पंचात्तर काहीतरी धावा काढल्या होत्या आणि मग त्याने तो match जिंकून दिला होता. . जे एकदा म्हणजे असं तुम्ही जिंकू शकत नाही एवढा मोठा score ऑस्ट्रेलिया ने उभा केला होता. दक्षिण आफ्रिके च्या समोर पण दक्षिण आफ्रिके ने त्याला chase करता करता एवढ्या धावा काढल्या आणि तो match जिकला म्हणजे खर्च तो एकदम प्रती match होता. खूपच . तसे काही match होतात . हम्म हम्म बारोबार तसे match असतात ते फार म्हणजे लक्षात राहून जातात. एक असं की आपल्या अह आपल्या डोळा डोळा म्हणा किंवा आपल्या डोक्यात राहूनच जातात तसे match किंवा खरखर आणि तेच अजूनही बघितले ना तर फार म्हणजे आनंद होतो. match बघता बघता. हम्म तेच आणि म्हणजे आता मला काही म्हणजे cysteine आठवतात. मुळात गांगुली ने त्याचे shirt काढलं आणि गोल गोल फिरवले तर ते खूप छान होतं आहे आणि एक world cup जिंकला होता. येथील i thing twenty twenty चा होता तो सचिन वगैरे होतात. या team मध्ये ते लोक ज्या प्रकारे झेंडे वगैरे दोनसे ground जिंकल्यानंतर इतकी ground च्या म्हणजे ground मध्ये म्हणजे दहा वाजता सुटले होते

बरोबर आणि त्याच्या मुळे ना Cricket जो आहे म्हणजे एक अह म्हणता येईल की आवडता खेळ बनून जातो किंवा त्याच्यात तुम्हाला म्हणजे जो आनंद मिळतो म्हणजे तो आनंद म्हणजे अप्रतिम असतो. म्हणजे आता अशा बाकी च्या खेळांची जर Compare केला तर खेळा शी Compare केला तर Cricket मधला आनंद आणि बाकी चे खेळांचा आनंद जरा वेगळाच वाटतो मला एकदा म्हणजे अप्रतिम असत . आणि तुम्ही आता मग match काय बघणार आहात की कसं आहे की काही काळ म्हणता तर मग संध्याकाळी आज वाटतं match आहे ना? हो match आहे पण म्हणजे बघाय चं पण आहे पण कसं आहे ना की मला काही म्हणजे company चे Assignments आहे ते मला तीन चार दिवसापासून दिलेले आहेत आणि चौदा साठी complete करायची आहे आणि खूप post आहे ती तर त्याच्या मुळे मला खूप काळजी म्हणजे आता खूप आधी मी ते apply केलेलं आहे पण मला वाटते -तीन चार महिने झालेत या गोष्टी apply करून आम्ही आता तुम्हाला त्याचा call वगैरे आले आहे तर मला ते complete करीन म्हणजे जो मी ते पूर्ण करणार नाही आणि काल पासून कसं? म्हणजे आता सगळे मित्र मैत्रिणीं चे phone वगैरे येत आहे तर त्याच्या मुळे ते राहून जात आहे. तर हा काही केलं तरी आज उद्या पर्यंत मला ते पूर्ण करायचं आहे. त्यांना पाठ वायचा आहे. बरोबर नाहीं Cricket highlights बघू शकतो का हा

तेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ असतो तर आपण आरामात ते बघू शकतो बरोबर ठीक आहेबायल काही हरकत नाही चालू ते मग तुमची कामा.

हो आवाज येत आहे. तुम्हाला येतोय?

काही खास नाही just काम finish केलं माझं अच्छा तर तुझ आठ वाजेपर्यंतच काम finish होतं का? नाही पण naturally आता एकदा आपण असं set करत जातो ना बसण्याची वेळ आपली तर mostlytime आत मी थोडाफार free असतो नाहीतर एकदम दुपारी अच्छा अच्छा अच्छा हा तसं पण होत ना आपण वेळ आणि आता उन्हाळा पण खूप आहे ना म्हणजे भर दुपारीसुद्धा मग होत आज काल

हो काय म्हणत होता काल credit card च काय म्हणत होता हा ते actually अं तुमच्या तुम्ही कधी credit card use केलंय का अं केलंय खूप पूर्वी केलंय पण येत्या पाच वर्षात credit card वगैरे काहीच नाहीये म्हणजे काय माहिती ते सगळं बंद करून टाकलं होत होत माझ्याकडे credit card पूर्वी

नसताना पण आपण घेतो न दहा हजार पंचवीस हजाराची वस्तू घेतलीये मग credit card वरती घ्यायची आणि तेवढी पंधरा तारखेला प्रत्येक credit card ची वेगळी असते न म्हणजे आता वीस तारखेला कोणाचं पंधरा तारखेला म तस भरून घेतलं. हो मी पण आता हे दोन हजार तेवीस मी पण साधारण दोन हजार तेराच्या सुमारास credit card घेतलं होत actually ते मला नाही बाबांना भेटलेलं ते government servant होते त्यामुळे ते salary employed ला mostly prefer करतात त्यांना ते भेटलं होत आणि मग मी मला ते actually म्हणजे मला काय credit card पाहिजे होत असं काही हे नव्हतं किंवा मी काही shopping करणाऱ्यांमधला नव्हतो पण मी जे internet marketing मध्ये होतो त्यामध्ये हे आम्हाला काही tools असतात जे कामासाठी लागतात software साठी तर हे dollars मध्ये असायचे आणि आपले हे indian debit card तिकडे काही चालायचेच नाही. transaction करायला गेल्यावर ते failed च दाखवायच मग त्यामुळे पर्यायच नव्हता म्हणजे credit card वापरावच लागलं की हा आणि ते credit card काढणे process होत होत कारण माझ्याकडे जे होत ते PTA बँकेचं होत international credit card होत त्यामुळे तिथे मला कुठे अडचण नाही यायची म्हणजे transaction होऊन जायचं सगळं

तर हा तर मी actually मी पण आहे ना अह काही वेळेस न असं मध्ये असं झालेल माझी एक friend होती आणि तिला काही पाठवल माझ्या बहिणीने माझी बहीण आयुर्वेदिक doctor आहे न तिकडून काही औषध वगैरे पाठवली. आणि तिला तिकडून payment करायचं होत

तेव्हा मग ते जरूर अं ते सगळ्या गोष्टी credit card active आहे की नाहीये मग ती म्हणे तू काही shopping कर तिकडची असं वगैरे बरच काही झालेलं मग आम्ही काही cosmetic वगैरे सगळी shopping केली

पण मग तेव्हा ते credit card active होत म्हणून सगळं काही झालं. हा हा हा हो आणि actually credit card मध्ये काय आहे अह आपण जेवढं spend करतो जेवढं वापरतो त्याच्यामध्ये ते काही काही थोडे फार rewards point देता आता म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असत काहीजण cashback मिळतात काही जणांना ते म्हणतात न petrol diesel जे काही points मिळता पण माझ्या case मध्ये जे rewards points होते ते मला खूप वेळा अशे redeem केल्यावर

हे आहे shock आहे त्याना तर मी त्याना काढून द्यायचो अजूनही देतो कधी पण points झाले असं पण ते expired होणार तर मग मी त्याना अं redeem करून द्यायचो अजूनही देतो. म्हणजे ते एक benefit आहे की आपल्याला एका side ला ते extra च मिळत असतात पण जेवढा आपला spend होतो आणि monthly and annual fee पण ती अं हे करून टाकतात charge नाही करत जर तुमचं वर्षाचं साधारण पंचवीस ते तीस हजार transaction झालं जे obviously होतच सगळ्यांचं

आणि ते आणि मग अं साधारण दोन हजार सोळा नंतर सगळं बंद केलं माझं golad card होत याच त्याच्यासोबत त्यांनी चांगलं माझं अगदी एक लाखापर्यंत credit होत तेव्हा तर म्हणजे मी दोन हजार पाचला तर मी अं माझी घेतली होती credit वरतीच घेतली होती असं पाहायला गेलो आणि घेतली आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन पैसे pay केले नंतर मग त्या सगळ्या system च बंद केल्या आणि आता आता कस झालंय आता खूप बँकांचे phone येतात आता खूप म्हणजे आता पूर्वीच्या तुलनेत ते पण मला असं विचारायचं होत की credit card आपण घेतो घेतल्या नंतर आपल्याला ते परवडत का का बँकांना परवडत profit exactly कोणाला होतो त्यांना होतो म्हणून ते देतात असं मला वाटत कारण ती आरतीही तिथे ना हेच sale करते म्हणजे credit card आणि कस आहे माहितीये credit card हा मुळातच हा असा माध्यम आहे याला म्हणतात unsecured loan ठीके बँक तुमच्याकडून त्या बदल्यात अं काही paper का काही घेत नाही त्यामुळे ते अर्थातच ते risk वर असतात पण ते काय असत अं देताना ते देतात पण त्यामध्ये त्याचा interest rate खूप जास्त charge करतात त्याशिवाय त्यांचे late late fee charges जिथे याच्यामुळे credit card ते थोडस असं आहे की म्हणजे जर तुम्ही तुम्हाला नीट कळलं नाही तर ते तुमच्या कडून खूप पैसे घेणार म्हणजे मला पण अनुभव आहे त्याचा आणि त्याच कस आहे म्हणजे आता समजा तुम्ही आणि ही एक सवय बनून जाते की आपल्याकडे एखादी गोष्ट आवडली आणि मग आपल्याला ते temtation होत की चला ही घेऊया काही नाही भरता येईल पैसे आणि debit card मध्ये कस खात्यातच पैसे जेवढे आहेत तुम्ही तेवढेच पैसे खर्च करणार credit card मध्ये मुळात एक लाखाचं credit दिलय पण ते तुमचे पैसे नाही तुम्हाला ते बँकेला द्यायचे आहेत भलेही पंचेचाळीस दिवसात द्यायचे असले तरी तिथेच सगळा खेळ असतो की समजा तुम्ही घेतले आणि जर तुम्हाला ते देता आले नाही मग हे लोक काय करतात तिथे न minimum dew असं म्हणून देतात नाही समजा पन्नास हजाराची वस्तू आहे पन्नास हजार dew आहे पन्नास हजार तुम्ही देणं लागता आणि हे तिथे स्पष्ट लिहिणार नाही तिथे लिहिणार अं minimum eight thousand किंवा minimum five thousand इथे खूप जण फसता जे नवीन नवीन जेव्हा credit card use करत असता त्याना असं वाटत अरेरे! माझ्या कडे या महिन्यात काही पन्नास हजार जमले नाहीये पण इथे लिहिलंय minimum पाच हजार तर तेवढे दिले तर होऊन जाईल नाही एवढे तेव्हर तुम्ही जेव्हा जेव्हा पाच हजार देता तेव्हा होत असं की ते तुमच्या कडे late fee charge नाही लावत पण जे उरलेले पंचेचाळीस हजार आहेत त्याच्यावर literally ते महिना तीन चार टक्केचा हिशोब आणि वर्षाचे वार्षिक जे होतात ते बेचाळीस ते चौरेचाळीस टक्के हे annually interest rate हा normally पण तुम्ही personal loan किंवा

हे चौरेचाळीस चाळीस टक्के घेतात इथेच तर खऱ्या अर्थाने कमवतात ते कारण तुम्ही मला सांगा शंभरातले किती लोक की जे actually अं पन्नास हजारांची वस्तू घेऊन लगेच पंचेचाळीस दिवसात खरच ते म्हणजे देणारे बँकेला होणार काही जण अशे भेटणार आहे त्याना जे नाही देऊ शकणार आणि मग त्यांना ते interest भरायला ते देणार आहे बँकेला त्यात ते खूपच जास्त प्रमाणात देणार आहे आणि मग काय होत ते मग build होत जात वाढत जात ते पुन्हा ते त्याच्यावर व्याजावर व्याज लावतात व्याजावर व्याज आणि मग एक वेळ येते की हे तुमचं ऐंशी नव्वद हजारच credit limit आहे ते कधी full होऊन जात हे तुम्हाला नाही आता आमचे आमचे शेजारी त्यांनी मला experience सांगितला आहेत आमचे शेजारी त्यांनी credit card घेतलेलं खूप पूर्वी त्यांची salary limited होती मग त्यांनी घेतलं credit card